या ठिकाणी एक पाण्याचा तलाव दिसत आहे.

तिथे एक छोटस मंदिर देखील आहे.

ती घसर गुंडी खूप मोठी दिसत आहे.

या ठिकाणी एक अ मुलगा एका आरशा समोर त्याचा फोटो काढत आहे.